C मधील एब्स्ट्रॅक्ट क्लास आणि पुरे व्हर्चुअल फंक्शन वरील पाठात आपले स्वागत
यात शिकणार आहोत अॅबस्ट्रॅक्ट क्लास प्युअर व्हर्च्युअल फंक्शन उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू
ह्या पाठासाठी उबंटु ओएस वर्जन 1110 आणि g कंपाइलर वर्जन 461 वापरू
प्रथम अॅबस्ट्रॅक्ट क्लासबद्दल जाणून घेऊ
अॅबस्ट्रॅक्ट क्लास हा नेहमीच बेस क्लास असतो
त्यामधे किमान एक तरी प्युअर व्हर्च्युअल फंक्शन समाविष्ट असते
अॅबस्ट्रॅक्ट क्लासचा इन्स्टन्स बनवता येत नाही
आता प्युअर व्हर्च्युअल फंक्शन पाहू
प्युअर व्हर्च्युअल फंक्शनला स्वतःची बॉडी नसते
हे बेस क्लासमधे डिफाईन करता येत नाही
हे असे घोषित करतातः व्हर्चुअल व्हॉइड virtualfunname0 डिराइव्ह्ड क्लास ने हे फंक्शन ओव्हरराईड करणे आवश्यक असते
अन्यथा कंपाईलर एरर देतो
डिराइव्ह्ड क्लासमधे फंक्शनची कार्यवाही सांगितलेली असते
त्याचे उदाहरण पाहू
मी एडिटरमधे कोड टाईप करून ठेवला आहे
तो उघडू
abstractसीपीपी हे फाईलनेम आहे
ह्या उदाहरणात दोन संख्यांची बेरीज आणि वजाबाकी समाविष्ट आहे
कोड समजून घेऊ
आयोस्ट्रीम ही हेडर फाईल आहे
येथे एसटीडी नेमस्पेस वापरू
येथे एब्स्ट्रॅक्टिंटरफेस क्लास घोषित केला आहे
आपल्याकडे पब्लिक स्पेसीफायर आहे
यात नंबर्स नावाचे वर्च्युअल फंक्शन घोषित करून त्याला 0 ही प्राथमिक व्हॅल्यू दिली
आपल्याकडे एक नॉन वर्च्युअल फंक्शन आहे
आ आणि बी ही दोन इंटिजर व्हेरिएबल्स आहेत
येथे इनपुट फंक्शन अॅक्सेस करू
ह्यात आ आणि बी च्या व्हॅल्यूज घेऊ
हा एड नावाचा डिराइव्ह्ड क्लास आहे
त्याला एब्स्ट्रॅक्टिंटरफेस ह्या बेस क्लासचे गुणधर्म मिळाले आहेत
येथे नंबर्स हे फंक्शन ओव्हरराईड करू
ह्यात आ आणि बी ह्या दोन संख्यांची बेरीज करू
आणि तो रिझल्ट सुम या इंटिजर व्हेरिएबलमधे संचित करू
नंतर रिझल्ट प्रिंट करू
येथे सुब हा आणखी एक डिराइव्ह्ड क्लास आहे
त्यालाही एब्स्ट्रॅक्टिंटरफेस ह्या बेस क्लासचा वारसा मिळाला आहे
त्यामधे पुन्हा नंबर्स हे फंक्शन ओव्हरराईड करू
येथे आ आणि बी ह्या दोन संख्यांमधील फरक काढू
नंतर तो प्रिंट करू
हे मेन फंक्शन आहे
येथे ओबीजे1 हे एड फंक्शनचे ऑब्जेक्ट बनवले आहे
ओबीजे1 ऑब्जेक्ट द्वारे इनपुट आणि नंबर्स ही फंक्शन्स कॉल करू
ओबीजे2 हे सुब ह्या क्लासचे आणखी एक ऑब्जेक्ट बनवले आहे
पुन्हा ओबीजे2 ह्या ऑब्जेक्ट द्वारे दोन्ही फंक्शन्स कॉल करू
हे रिटर्न स्टेटमेंट आहे
प्रोग्रॅम कार्यान्वित करू
टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl Alt आणि टीटी की एकत्रितपणे दाबा
कंपाईल करण्यासाठी टाईप करा g स्पेस एब्स्ट्रॅक्ट डॉट सीपीपी स्पेस हायफेन ओ स्पेस एबीएस एंटर दाबा
टाईप करा डॉट स्लॅश एबीएस एंटर दाबा
असे दिसेलः Enter ठे नंबर्स मी 9 आणि 4 देत आहे
सुम इस 13 असे आऊटपुट दिसेल
Enter ठे नंबर्स असे दिसेल
मी 8 आणि 3 देत आहे
डिफ इस 5 असे आऊटपुट दिसेल
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
स्लाईडसवर जाऊ
थोडक्यात या पाठात शिकलो अॅबस्ट्रॅक्ट क्लास उदा
क्लास एब्स्ट्रॅक्टिंटरफेस प्युअर व्हर्च्युअल फंक्शन उदा
व्हर्चुअल व्हॉइड numbers0 असाईनमेंट म्हणून स्टुडेंट हा अॅबस्ट्रॅक्ट क्लास बनवा
इन्फो हे प्युअर व्हर्च्युअल फंक्शन बनवा
फंक्शन मधे विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर घ्या
मार्क्स आणि स्पोर्ट्स हे दोन डिराइव्ह्ड क्लास बनवा
मार्क्स मधे तीन विषयांचे मार्क्स स्वीकारा
स्पोर्ट्स मधे खेळात मिळवलेले मार्क्स स्वीकारा
सर्व मार्कांची बेरीज करा
नंतर रिझल्ट हा आणखी डिराइव्ह्ड क्लास बनवा
ह्यात विद्यार्थ्याचे नाव व रोल नंबर आणि एकूण मार्क्स दाखवा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी आपला निरोप घेते160
धन्यवाद